मस्त चालू आहे आली का ऑफिस मधन की तुझ काय वर्क फ्रॉम होम वगैरे? नाही ग ऑफिस चालू झाला आता

हम्म, खूप हेकटीक होत असेल ना सगळं घर, ऑफिस, हो ना ट्रॅवलिंग अॅक्चुअल्ली मॉर्निंग ला जायच दोन तास संध्याकाळचे दोन तास घरी यायला आठ साडे आठ होतात अच्छा त्याचानंतर आला की बाकी सगळं बघा घरातला मुलं वगैरे सगळंच हो हो माझा मुलगा अ दहा वर्षाचा आहे आणि मग मी येणार त्याचा नंतर जेवनाच परत सगळी स्वच्छता हे ते मेड आहे कमाला पण कसं आपण करतो आणि त्यांच करणं मध्ये फरक पडतो म्हणजे तसं तो लहान आहे हो म्हणजे आपण ऑफिस ला ही गेलं तरी जास्त लक्ष आपला घरात असतं स्वच्छतेकडे कारण मूल लहान असली काय मोठी असली काय त्यांना समजाऊन सांगावाच लगता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण माझा मुलगा पण सातवी ला आहे तेरा वर्षाचा आहे

छोट्या छोट्या गोष्टी लक्ष दयाव लागतात ना घरी असल्यावर किंवा शाळेत जाताना सुद्धा शाळेत काय स्वच्छता ठेवली पाहिजे तू. त्याला रोज काही ंना काही नवीन गोष्टी सांगव्या लागतात आणि मूल एक मेकांचा बघून पण शाळेतना पण खूप गोष्टी शिकून येतात ग

आपण खूप आधी पण हे सगळं करायचो पण एवढं नीट नेटकेपणा मुलांमध्ये अगदी जी कनसिसटंसी हवी होती ंना ती आता मुलं मध्ये आलेली आहे म्हणजे आता निघणार तो त्याला सनिटईजेर घेणार बॅग मध्ये सनिटईजेर असतं त्याच्या पण भक्ति हे ठीक आहे हे करोना आपल्याला शिकवून गेलेला आहे पण साडे तीन दशका पासून शिक्षण हे उद्योगाशी संबंधित झालेला आहे तर मला असा वाटतं की शाळांमधून सुद्धा आरोग्य आणि

ह्याचा ज्ञान मुलाण देना खूप आवश्यक झालेला आहे हे पण कोविड शिकाऊन गेलेला आहे आपल्याला बरोबर आहे ईकझॅक्टली मी तेच म्हटलं ना म्हणजे आपण हे सगळं करतच होतो ग असा नाहीये की कुठल्या घर मध्ये स्वच्छता नसेल कारण एक आई स्वच्छता मुलाच्या बाबतीत ठेवणार नाही हे असा होणारच नाही पण काय आहे ना आता बाहेरून आल्यावर हात पाय धुण का तर मूल बाहेरून खेळून येतात इकडे तिकडे हात लावण्य जंतु पसरणं बाहेरून आल्या नंतर हात पाय स्वच्छ धुतले का मग त्यांना ती सवय लागते कीव जेवणाच्या आदि तुम्ही हात पाय धुवून बसा का तर तुम्ही मोबाइल ला टच केलेलं असतो अजून बऱ्याच ठिकाणी तुम्ही खेळून आलेले असतात मग ते जंतु पसरून तुम्हाला परत त्याचा त्रास होणार त्याचा प्रादुर्भाव होणार मग ह्या गोष्टी लहान सहन मी शिकवत असते आणि

अ ओके हे तर छान आहे पण ह्याचमद्धे शालाणी पण ह्या गोष्टी लवकरात लवकर अमलात आणल्या पाहिजेत जेणेकरून जी छोटी मुलं असतात म्हणजे नर्सरी जूनियर सीनियर के जी च्या मुलांना काहीच काळात नसतं अग म्हणजे कुठे ही टच करतात कुठेही

आपण जेव्हा ती घरी असतात ना तेव्हा आपण लक्ष देत असतो मग तेव्हा आपण त्यांना ओरडतो किंवा समजाऊन सांगतो किंवा आपण हात स्वच्छ धुवून देतो पण शाळेत असल्यावर हे बारकाईने नाही लक्ष दिल्या जात म्हणजे शाळेमध्ये टीचर मावशी असतात पण एवढ्या मुलांकडे त्यांना लक्ष द्यायचा असेल तर इंडिविजुयल प्रत्येक मुलाकडे ह्या गोष्टी लक्ष नही दिल्या जात बरोबर आहे आम्ही हाच पॉइंट एसकलेट केलेला होता म्हणजे लास्ट टाइम काय झाल मोहित ला मी विचारलं तू स्कूल मध्ये जातोस किंवा तुला वॉशरूम ला जायच असेल शू ला जायच असेल तर काय तुम्ही कसं करता मग आता अॅक्चुअल्ली सनिटईजेर ठेवलेले असतात म्हणतो आई आम्ही टिफिन खायला जातो तेव्हा आम्हाला टीचर सांगते अ हँडवॉश करा म्हणून आम्ही जातो मग हँडवॉश करून येतो आणि मग टिफिन खातो आणि मग टिफिन खाल्ल्यावर्ति ऑब्वियसली हॅंडवॉश परत करून येतो आणि तिकडे मावशी वगैरे असतात आणि मग ते आम्हाला सांगतात तुम्ही सनिटईजेर घेतला का किंवा वर्गामध्ये येताना आधी बॉटल ठेवलेली असते त्यामुळे शाळा ही छोट्या छोट्या स्टेप्स घेत आहे करोना नंतर किंवा अजून ही ह्याचमध्ये इमपरूवमेन्ट हवी पाहिजे तास अगदी नाही मिळत आहे हंडरेड परसेंट पण ह्या गोष्टी जरआपण पीटीएम पीटीएममध्ये जर बोललो तर एक शाळेनं पण हे मिळू शकत पण ठिके बघ आता हे अ जे मुलं आहे ऐकतात कीव ज्यांचे आई वडील आदर्श आहेत ते हे करू शकतात पण काही मुलं आपण म्हणतो ना नाहीच ऐकत तर त्या मुलांमुळे बाकीची मूल बिघडायची खूप एक

हा म हा तुझा पॉइंट करेक्ट आहे ही शिस्त शाळेकडून किंवा कंपलशन झालं टीचर कडून प्रत्येक वर्गातल्या मुलासाठी किंवा त्याचा क्लास टीचर कडून काही गोष्टींबाबतीत तर हे अजून चांगला होईल किंवा महिन्याची जर त्यांना टास्क दिली की ह्या पाच चांगल्या सवयी ह्या महिन्यामध्ये करून दाखवायच्या आहेत तर तो मुलाण पण एक हे मिळेल टास्क मिळेल की अरे चला आपल्याला टीचर णे हे सांगितलेलं आहे आपण ते करून दखवायला पाहिजे हे काय ही गोष्ट आपण पण शाळेनी सुगगेस्ट करायला हव्यात आणि शाळांनी पण त्याचात इणीशीयटीव घ्यायला हवंय असा म्हणजे मला वाटत हो म्हणजे शाळा घेतील पण इणीशीयटीव काही पण त्याचमध्ये पेरेंट्स लोकांनी खूप इंटरेस्ट दाखवणं गरजेचं आहे नाईतर तुला महितीएत काही पेरेंट्स लोक काशी असतात ते म्हणजे आपण ही पेरेंट्स आहोत त्याचमुळे आपण ह्या गोष्टीचा नेहमी जात आहोत

आदर्श पद्धतीने वागून सुद्धा मुलांमध्ये मूलभूत सवयी ला सवयींच्या आधारे त्यांना त्यांचामध्ये बदल घडाउनानू शकतात जस दांत घासणे , शॉवर घेणे , हे लडी गोडी णे मुलांना शिकवलं ना तर नक्कीच अ त्यांचामध्ये बदल आपल्याला दिसून येतील आणि तीच मूल आपल्या मित्राना सुद्धा सजेस्ट करू शकतात अरे मी दांत घासतांना माझी आई कसं प्रयत्न करते किंवा ती मला किती मायेने उठवते अ प्रेमाने सगळं करून देते की तो जेव्हा तो त्याचा मित्राला सांगतो ना की त्याला ते जाणवेल अरे होआपण पण तोंड घसेल पाहिजे किंवा तो त्याचा आई ला सांगू शकतो आई हे बघ माझ्या मित्राची मम्मी काशी उठवते मग त्याला कसं आंघोळ घालून देते आणि त्याला पण ती सवय लागेल आणि त्या मार्गातून एक आनंदी किंवा एक चांगल्या प्रकारे कारण की कसं मूल मुलांशी जे गप्पा मारतात ना त्याचंधून ते शिकतात म्हणजे आता माझा मुलगा येतो तर तो मला सांगतो की आई आज हा असं बोलला आज हा तसं बोलला म्हणजे ह्याचा आईने टिफिन मध्ये असा दिलेला माझा टिफिन सगळ्याना आवडतो म्हणजे ह्या म्हणजे हे जे शेरिंग आहे हे मुलं एक मेकांशी बोलतात आणि ह्या जय सवयी आहेत ंना त्या त्यांचा तत्यांचा मधूनच तते जास्त लवकर शिकतात म्हणजे आता मी आज आंघोळ केली किंवा मी ब्रश असा

करून जाणार मी पण असा करून जणणार का तर मला सांगायला पाहिजे ना त्याला आणि ह्या गोष्टी पेरेंट्स नेच इनशियाटीव घ्यायला हवंय की शाळेमध्ये हयजिन म्हणजे मुलांना खाण्या पिण्याच्या बाबतीत , वॉशरूम ला जाण्याच्या बाबतीत एक सवाछता स्वच्छता मोहीम तर असतो स्कूल मध्ये पण ह्या गोष्टी जर नेहमी नेहमी केल्या त्याचा मध्ये सातत्य राहील तर ह्या लवकर मुलांना शिकायला मिळतील हो ते तर आहेच पण इन केस शाळे कडून जर काही गडबड होत असेल गडबड म्हणजे स्वच्छता होत नसेल म्हणजे टॉयलेट क्लीननिंग होत नसेल किंवा क्लासरूम कलेयनिंग व्यवस्थित होत नसेल ना हे सुद्धा मुलांनी कधी पेरेंट्स ला सांगितलं ना तर आपल्याला कळत की मुलांना कितपत समजते आणि काय केले पाहिजे आणि कसं राहील पाहिजे तर मुलांनी आपल्याला सांगितलं तर आपण शाळेवाल्यांशी पण आपण बोलू शकतो आणि त्यांना सांगू शकतो की आम्हाला ही ही कंपलेनट आलेली आहे कीव माझ्या मुलंने ह्या बद्दल सांगितलेलं आहे तर तुम्ही हे स्वच्छ करा कारण की आपण जेव्हा मुलांना हे सांगू की शाळे मध्ये गेल्यावर रादर मी हे सांगते हे माझ्या मुलाला की तू जातोस तो बेंच क्लीन असतं का किंवा तुम्ही जेवता तुम्ही टिफिन खाता तेव्हा तुम्ही कसे सगळे एकत्र बसू खाता का तेव्हा कोणी खालचा पडलेला पटकन घेऊन उचलून खाता का अश्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्याला विचारात असते वॉशरूम ला गेल्यावर तिथे पाणी किंवा वॉशरूम क्लीन असतात का किंवा जाताना मुलं सगळं पाणी वाईगरे सांडवून जातात तर वॉशरूम ला आत मध्ये जाताना पाय घासरेल ह्याची तू काळजी घेत जा किंवा ते स्वच्छ असतात ना हेबघात जा म्हणजे ह्या गोष्टी आपण एक पालक म्हणून तर त्यांना त्यांच्या कानावर घालत राहिलो तर मुलांना ती एक बघण्याची सवय होते चल त्या मध्ये चिकित्सक पणा असा नही पण बेसिक गोष्टी तरी ह्या झालेल्या आहेत किंवा नाही हे मुलांना सवय लागते की चल आपण बसतोय ती जागा तरी क्लीन आहे ना, आपण कखली पडलेला खायचा नाही मग भले काहीही होऊ दे मग जरा स थोडा कामी खेळ मिळाला तरी चालेल पण ते खाली पडलेला खायचा नाही . बरं जेवण झाल्यावर आपण टिफिन हँडवॉश करण इम्पॉर्टंट आहे भले ते ड्राय स्नॅक्स असो किंवा काहीही असो म्हणजे असा मला वाटतंय आणि मी त्याला सांगत असते की ह्या गोष्टी तू बघत जा किंवा फॉलो करत जा . आपोआप मुलांवर त्याचा कुठे ना कुठेतरी त्याचा ईमपॅक्ट होत असावा हो होतो ईमपॅक्ट अॅक्चुअली मुलांना काय कळत माहितीये का की फक्त घरातच स्वच्छता ना ठेवता किंवा घरातच आपली काळजी अ आपण आपली स्वतची काळजी ना करता बाहेर पडल्यावर सुद्धा आपण आपली काळजी घ्यायची आणि एखादा मुलगा किंवा मित्र एखाद्या गोष्टीमध्ये चुकत असेल ना तरी त्याला ते जाणून द्यायच की अरे तू आता जेवायला बसतोय किंवा आपण टिफिन खायला बसतोय तर तू हात धुतले का , वॉशरूम ला गेला तर तू हात धुवून आले का हे हे सुद्धा मूल एकमेकाना शिकवतात आणि सहजरित्या ते सगळी कडे इनकेस शाळा किंवा घर असेल म्हणत नाही आपण कुठे बाहेर फिरायला गेलो पार्क मध्ये असो किंवा कुठे आउट ऑफ स्टेशन ला असेल तर तिथे सुद्धा एक स्वतची काळजी घ्यायला तयार होतात मुलं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून

तशे मुलांची ही शाळा सहा सहा तास असते मुलांचा सकाळी उठून जण आता अ सकाळी उठण्याच भाग आला त्यांना उठवायला जिवावर येत एवढ्या थंडीत पण असा वाटत की नाही हा एक चांगल्या सवयीचा भाग आहे

का असतात पण त्यांना ती सवय लागते लवकर उठायची आणि हल्ली माझा मुलगा शाळे मध्ये जायला नाही मिळाल की रडतो का तर त्याला शाळा म्हणजे मजा वाटते जे शिकवलं जाता ते , शाळेमध्ये मित्र भेटतात एकमेकांचा गप्पाहे ते सगळी मजा मस्ती चालू असते त्यामुळे शाळे मध्ये जास्त वेळ त्यांचा जातो आणि शाळेमधूनच ही इणीशीयटीव झाली स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे ह्या बेसिक गोष्टी होताच आहेत ग पण बाकी च्या म्हणजे ते अगदी हंडरेड परसेंट होईल ह्याचा प्रत्येक क्लास टीचर ने जर हे घेतला ना आढावा तर जास्त चांगला होईल त्याचंधून हंडरेड परसेंट मूल शिकतील आणि तो त्यांनी घ्यावा स्वच्छतेच्या बाबतीत हो अॅक्चुअल्ली ह्यांनी शाळे वाल्यांनी स्वच्छता बाबतीत थोडा विचार ही केला ना जास्त तर गैरहजर चे प्रमाण कामी राहील म्हणजे गैरहजर मूल कशामुळे राहतात आजारी पडल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाण तेच असतं की अ माझा मुलगा आजारी आहे किंवा इतके दिवस तो आलेला नाही तर गैरहजर चे प्रमाण तेच असते आणि काय होतं समजा आता माझा किंवा तुझा मुलगा अ सवाछता च त्याला एक महत्व कळू लागला काशी स्वच्छता असली पाहिजे बाहेर

कामी आजारी पडायला लागला तेव्हा तो सांगू शकतो मित्राला आर मी खूप स्वच्छ राहतो म्हणून आजारी पडत नही किंवा मुलं घरी आल्यावर सांगतील की मम्मी आज माझा मित्र आजारी पडलेला आहे खूप दिवस झाले येत नाहीये तर तेव्हा आपण त्यांना सांगू शकतो हे बघ तू

हो बरोबर आहे आता हे लास्ट पंधरा दिवसपूर्वी खूप थंडी होती रादर अजूनही आहे पण काय होत होता माझा मुलगा सांगायचं आई आज बस मध्ये खूप मुलं कामी होती , आई वर्गामध्ये खूप मुलं कामी होती का तर सगळी कडे सर्दी खोकल्याचे

पठाऊ नका अ काय आहे तो अभ्यास तो शेअर केला जाईल तुम्ही तुमच्या ग्रुप मधून घेऊ शकता पण ह्याच जे प्रमाण आहे ते स्प्रेड होण्याच जास्त आहे त्यामुळे तुम्ही मुलांना अ घरच्या घरी काळजी घेतलित तर ती लवकर बारी होतील आणि मग लवकरात लवकर शाळेत येतील कारण की जर ते थोडा सर्दी आहे खोकला आहे तरी ती आली की त्याचा प्रमाण वाढणार आणि त्यांची शाळा अजून बुडणार त्यामुळे बरेच पेरेंट्स णे ह्या प्रीकौशन घेतल्या होत्या मुलांची म्हणजे ह्या वेळेला माझ्या मुलांनी बऱ्याच हे केला की त्याला अ जरा सर्दी खोकला वाटला तर मी लगेच गरम पाणी देण किंवा हे जे प्रत्येक आई करत असते त्यामुळे ना नंतर नंतर सांगायला लागले बघ मोहित तुला शाळेत जायच असेल ना तर ह्या गोष्टी तू घे औषद घ्यायला लागेल किंवा गरम पाणी प्यायला लागेल तेव्हा मग तो मला सांगायचा की आई टीचर आम्हाला सांगते घरी जाऊन हे हे करा किंवा

अ रुमाल तुममच्याकडेच ठेवा एकमेकान कडे कुठे हे करू नका म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ह्या सांगितल्या जातयात तर ते प्रत्येकडे फॉलो होतातच असा नही करणारे करतायत हे बघ पेरेंट्स आणि मुलं मोठा विषय आहे बोलायला गेल ना तर आपल्याला वेळ आणि दिवस खूप कामी पडतील तर आपण इथेच थांबू परत नक्कीच एका वेगळ्या विषयावर आपण बोलू

आणि आपण शाळेमध्ये पण अपडेट केउ लवकरात लवकर यस यस नक्की नक्की बाय बाय